जुनं आणि प्राचीन प्रकारचं असं हा घर दिसत आहे.

हे कॉलेज चे कॉलेज चा फोटो आहे.

छान अशी रूम आहे दोन बेड लावलेले आहेत दोन्ही बेड ला दोन पांघरुणे आहेत टी.व्ही. लावलेला आहे.

हा पण कॉलेजचा एक फोटो दिसत आहे. कॉलेजच --